इम्प्रेसच्या इन्सर्टिंग पिक्चर्स एंड ऑब्जेक्ट्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात आपण शिकू प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर्स आणि ऑब्जेक्ट्स समाविष्ट करणे
पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे
हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे
येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रे ऑफिस सूट 334 वापरणार आहोत
दिसत असलेली यूआरएल ब्राऊझरच्या एड्रेस बार मध्ये टाईप करा
तुम्हाला स्क्रीनवर इमेज आलेली दिसेल
इमेजवर राईट क्लिक करून सावे इमेज एएस निवडा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
नामे या फिल्डमध्ये ओपन source bartपीएनजी असे पहिल्यापासून दिसत आहे
डेस्कटॉप लोकेशन निवडून सावे बटणावर क्लिक करा
आपण पूर्वी सेव्ह केलेले सॅम्पल इम्प्रेस प्रेझेंटेशन उघडू या
आता मध्ये पिक्चर समाविष्ट करायचे पाहु
मेन मेनूवरील इन्सर्ट वर क्लिक करून नंतर पिक्चर क्लिक करा
आता फ्रॉम फाइल या पर्यायावर क्लिक करा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
जेथून पिक्चर घ्यायचा आहे तो फोल्डर निवडा आपण डेस्कटॉप हा फोल्डर निवडू या
जे पिक्चर समाविष्ट करायचे आहे ते निवडून ओपन क्लिक करा
स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट झाले आहे
केलेले बदल उंडो करू
पिक्चर समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ या
ओव्हरव्यू शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर प्रथम इन्सर्ट आणि पाठोपाठ स्लाईड वर क्लिक करून नवीन स्लाईड समाविष्ट करा
तितले टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा
आणि ओपनसोर्स फनी शीर्षक द्या
स्क्रीनच्या मध्यभागी एका छोट्या चौकटीत तुम्हाला चार आयकॉन दिसतील
यांस इन्सर्ट टूलबार म्हणतात
इन्सर्ट टूलबार मधील इन्सर्ट पिक्चर आयकॉनवर क्लिक करा
पिक्चर ची फाईल निवडून ओपन बटणावर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की आलेल्या चित्राने संपूर्ण स्लाईड व्यापलेली आहे
चित्राचा आकार बदलण्यासाठी त्या चित्रावर क्लिक करून त्याच्यावर उमटलेले कंट्रोल पॉइंट्स हलवा
याच प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये चार्ट्स आणि movie क्लिप्स टाकता येतील
हे सर्व तुम्ही करून पहा
आता हायपरलिंक करणे शिकूया
हायपरलिंक मुळे एका स्लाईडवरून दुसरीकडे सहज जाता येते तसेच वेब पेज किंवा डॉक्युमेंट उघडता येते
प्रथम आपण प्रेझेंटेशनमध्ये हायपरलिंक बनविणे पहुया
ओव्हरव्यू शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट करा
तितले वर क्लिक करून टेबल ओएफ कंटेंट टाईप करा
बॉडी टेक्स्टवर क्लिक करून पुढील शीर्षकांची यादी टाईप करा
ओपनसोर्स फनी ठे प्रेझेंट सिच्युएशन डेव्हलपमेंट अप टीओ प्रेझेंट पोटेन्शिअल अल्टरनेटिव्हज रिकमेंडेशन
डेव्हलपमेंट अप टीओ प्रेझेंट टेक्स्ट सिलेक्ट करा
इन्सर्ट वर क्लिक करून हायपरलिंक वर क्लिक करा
हायपरलिंक नामक डायलॉग बॉक्स उघडेल
डावीकडे डॉक्युमेंट हा आयकॉन सिलेक्ट करा
टार्गेट इन डॉक्युमेंट या फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या बटणावर क्लिक करा
प्रेझेंटेशन मध्ये उपस्थित असलेल्या स्लाईड्सची सूची उघडेल
सूची मधून डेव्हलपमेंट अप टीओ प्रेझेंट ही स्लाईड सिलेक्ट करा
या सूचीमधील एप्ली बटणावर क्लिक करून क्लोज या बटणावर क्लिक करा
हायपरलिंक डायलॉगबॉक्समध्ये पुन्हा एप्ली बटणावर क्लिक करून नंतर क्लोज बटणावर क्लिक करा
स्लाईडमध्ये आता कोठेही क्लिक करा
आता त्या टेक्स्टवर कर्सर न्हेताच कर्सर हाताच्या पंजात बदलेल
याचा अर्थ हायपरलिंक यशस्वीरित्या तयार झाली आहे
हायपरलिंक वर क्लिक केल्या केल्यास ती तुम्हाला संबंधित स्लाईडवर घेऊन जाईल
टेबल ओएफ कंटेंट शीर्षक असलेल्या स्लाईडवर जा
त्यात एक्स्टर्नल डॉक्युमेंट ही ओळ समाविष्ट करा
हे टेक्स्ट सिलेक्ट करून इन्सर्ट क्लिक करा
हायपरलिंक निवडा
डाव्या पाने मधील डॉक्युमेंट हा आयकॉन सिलेक्ट करा
डॉक्युमेटमधील पाठ फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या फोल्डरच्या आयकॉनवर क्लिक करा
हायपरलिंक करायाचे डॉक्युमेंट निवडा
आपण रायटरच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेली resumeओडीटी ही फाईल निवडून ओपन या बटणावर क्लिक करू
हायपरलिंक डायलॉग बॉक्समधील एप्ली बटणावर क्लिक करून नंतर क्लोज या बटणावर क्लिक करा
स्लाईडवर कुठेही क्लिक करा
आता टेक्स्टवर कर्सर न्हेताच कर्सर हाताच्या पंजात बदलेल
याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत
हायपरलिंक्ड टेक्स्ट क्लिक केल्यास तुम्ही संबंधित डॉक्युमेंटवर जाल
ही क्रिया resumeओडीटी ही फाईल उघडून देईल
याप्रमाणे आपण वेबपेजला हायपरलिंक करू शकतो
प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड समाविष्ट करा
त्याचे शीर्षक बदलून एसेन्शियल ओपन सोर्स सॉफ्टवेअर असे करा
बॉडीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये उबुंटू लिब्रे ऑफिस टाईप करा
मजकूराची दुसरी ओळ निवडा
आधी इन्सर्ट वर क्लिक करून नंतर हायपरलिंक वर क्लिक करा
डाव्या पाने मधील इंटरनेट पर्याय निवडा
हायपरलिंक टाइप मध्ये वेब निवडा
टार्गेट फील्ड मध्ये wwwlibreofficeorg टाईप करा
हायपरलिंक डायलॉग बॉक्स मध्ये एप्ली नंतर क्लोज बटणावर क्लिक करा
स्लाईडवर कुठेही क्लिक करा
आता जेव्हा आपण ह्या टेक्स्टवर कर्सर नेऊ तेव्हा कर्सर हाताच्या पंजात बदलेल
याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत
हायपरलिंक केलेल्या टेक्स्टवर क्लिक केल्यावर ते तुम्हाला संबंधित वेब pageवर घेऊन जाईल
डेटाची रचना रॉव्स आणि कॉलम्न्स मध्ये करण्यासाठी टेबलचा वापर केला जातो
आता इंप्रेस मध्ये टेबल समाविष्ट करायचे पाहु
डेव्हलपमेंट अप टीओ ठे प्रेझेंट शीर्षक असलेली स्लाईड स्लाईड पाने मधून निवडा
टास्क paneच्या लेआऊट या विभागातील तितले एंड 2 कंटेंट हा आयकॉन सिलेक्ट करा
डावीकडील टेक्स्टबॉक्समधील टेक्स्ट सिलेक्ट करा
आणि फाँटचा आकार कमी करून तो 26 करा
उजवीकडील टेक्स्टबॉक्सच्या मध्यभागी असलेल्या इन्सर्ट टूलबारवरील इन्सर्ट टेबल या आयकॉनवर क्लिक करा
डिफॉल्ट रूपात कोलम्न संख्या 5 आणि रॉव्स संख्या 2 दिसत आहे
आपण कॉलम्न्स संख्या बदलून ती 2 आणि रॉव्स संख्या 5 करून घेऊ
ओक बटणावर क्लिक करा
टेक्स्ट नीट वाचता यावे यासाठी टेबलचा आकार वाढवू
टेबलमध्ये माहिती भरा
इम्प्लिमेंटेशन येअर व160 2006 10 2007 20 2008 30 2009 40 आता हेडर रो चा फाँट बदलून तो बोल्ड करा आणि टेक्स्टला मध्यभागी आणा
टेबलचा रंग बदलण्यास प्रथम सर्व टेक्स्ट निवडा
नंतर टास्क्स पाने वरील टेबल डिझाईन या विभागातून टेबलची स्टाईल निवडा
आपण ही स्टाईल सिलेक्ट करू
आता टेबल चे निरीक्षण करा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
आपण यात पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे
प्रेझेंटेशनच्या आत व बाहेर हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे शिकलो
कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट
नवीन प्रेझेंटेशन तयार करा
तिस या स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट करा
चौथ्या स्लाईडमध्ये 2 रॉव्स आणि 3 कॉलम्न्स असलेले टेबल बनवा
टेबलच्या दुस या रो मधल्या दुस या कॉलममध्ये स्लाईड 3 असे टाईप करा
या टेक्स्टला तिस या स्लाईडची हायपरलिंक बनवा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद